हो. खूप दिवसांनी तुझी आठवण आली म्हणून कॉल केला. हो ना. माझी आठवण नाही येत तुम्हाला आता. हम्म. नाही, येती गं. असं काही नाहीये .

परवा न्यूजपेपरला मी वाचलं, तुमच्या देऊळगावामधे काही एक घटना घडली. तुला काही माहिती आहे का? काय म्हणता बाकी? हा, एक घटना तं घडलीये. आमच्याकडं न्यूजपेपर नाही म्हणून मी एवढं वाचलं नाही पण मी ऐकलं असं. हो ना. अगं एक मुलगी म्हणजे नाईट शिफ्टला जात होती आणि नाई का ते म्हणजे कॅबने जात होती वाटतं ती तर ते कॅबच्या ड्रायवरने तियासोबत नाई का अत्याचार केला.हं, हं. असं काहीतर गं न्यूजला आलं होतं. हो का. हं. हो, आमच्यापण म्हणजे मी पण असं ऐकलं, मी तं काही बरेच दिवस झाले गावात गेले कारण मी जातच नाही, मला तिकडं जायला आवडतच नाही म्हणून मी जातच रात्रीची. गेले तरी दिवसाच जाते. अन् तुमचा एरिया खूप आउटसाइड ये नं ग.

आउटसाइड एरिया ये न तुमचा, रात्रीचं जे असं. हो आमचा आउ आऊटसाइड एरिया ये आणि थोडसं मोकळंपण ये. अजून डेवलपमेंट नाही झालंय म्हणून सेफ्टी नाहीये अजुन इकडे. हो ना. रहदारी जास्त नसती आणि रात्रीच्या वेळीस तं खुपच भीती वाटती तिकडून ट्रॅव्हलिंग करताना. हो, हो. इकडं सहानंतर सर्व सामसूम होतं म्हणून काही जाणं होतं नाही गावात. मी आता जात पण नाही जास्त.

म तू पण येतावेळेस जॉबला होती तेव्हा रात्री आठ वाजताच जायची तरी पण किती आम्ही तुला कॉल चालू ठेवायचो की बाई व्यवस्थित जा. म्हणजे कॉल चालूच ठेवायचो घरी जाऊ पर्यंत. है ना? हाओ. तेव्हा म आता जॉब सोडल्यापासून तं मी सहसा रात्रीची बाहेरपण नयी निघत, घरातच असते. आणि जायचं म्हणलं तरी दिवसाच जाते. नाईटला जॉब करणं म्हणजे अवघडच ये बाई महिलांसाठी. नाईटला जॉब करणं खुपच अवघड झालेलं ये आणि पुण्यासारख्या सिटीमधे पण. हो ना. पुणे एवढे डेव्हलप सिटी आहे पण अजुनपण इथे अशा घटना घडतायेत ना की त्या ऐकुनच असं इच्छा नाही होत की रात्रीचं पण जॉब करावं. इच्छा नव्हती रात्रीचं. हो, कामाला जावं म्हणून. मी तो ते जॉब त्या कारणामुळेच सोडला की रात्री मला लई लेट व्हायचं यायला, घरचेपण काळजीत वरुन ते कामवाले होती ते पण काळजीत. ते पण सारखे कॉल करायचे, पोहचली की नाही? पोहचली का नाही? म्हणून मी तो जॉब सोडून दिला रात्रीचा. हो ना.

प्रत्येक बस मधे आहे, म्हणजे म्हणजे हेल्पलाइन नंबर असा तो म्हण सेफ्टीसाठी. परत कंपनीच्या ज्या गाड्या असतात ना त्यांना पिकअप ड्रॉपसाठी त्या गाड्यांमधेपण म्हणजे नाई का सेफ्टीसाठी, हो. हो आता ते सर्वच निघालयं पण, हम्म. मोबाइल नंबर असतात, हेल्पलाइन नंबर असतात. हम्म, हम्म, हम्म, हम्म. हो आहेत, ते बरं सिस्टम, बरेच अॅप निघालेले ये. तरी पण माणसांच्या मनात काही भीती नई राहिली ये ना त्याच्याबद्दल. आणि आणि पूर्वी असं काहीच नव्हतं गं, म्हणजे पूर्वीच्या काळात म्हणजे हे काही सिस्टम नव्हत्या, जीपीएसं हे तं माहितीपण नव्हत लोकांना, पण तेव्हा अशा घटना मग क्वचित कुठेतरी ऐकायला येत व्हत्या कानावारती. पहिले हां, हां काहीच नव्हतं असं.

पण आता जसं जसं सगळं एवढं डेव्हलप होतय, सायन्स एवढं पुढं गेलयं आणि आत्ताच लोकांना काय अशा घटना एवढ्या घडतायेत ना, एवढं सगळं मॅनेजमेंट प्रॉपर केलीये, वुमन सेफ्टीसाठी खुप साऱ्या सुविधा आहेत, पोलिसांचे हेल्पलाइन नंबर आहेत, तरी पण अशा घटना घडतंच चालेल्या येत. आता तर घडतातचं ये आणि पुलिसपण म्हणजे आपल्या सहसा लेडीज सांगतात की रात्रीचं बाहेर नका निघत जाऊ. सेफ्टी नाहीये.

हो. मध्यरात्री जर ते त्यांच्या बस स्टॉपला उतरतील तं तिथं भीती राहीलचं ना. कुणी, त्यांचं फॅमिलीमधलं कुणी जोपर्यंत येत नाही बस स्टॉपला घ्यायला तोपर्यंत मनात भीती राहतेच गोष्टीची. हो. हो. आणि प्रत्येक मोबाइलमधे जीपीएसच आहे, अॅप आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, आणि त्याच्यामुळेपण भरपूर मदत होती, नाई का? म्हणजे जर कुठल्या प्रसंगाच्यावेळेस आपण, हम्म, हम्म. हो, हो. त्याच्यावरून त्या अॅपवरून जर लॉग इन केलं तर ते लोकेशन दाखवलं तं पोलिसांना, चार पाच मिंटामधे ते त्या लोकेशनवरती पोहोचू शकतात. लॉग इन केलं तर. हां, पोहचू शकतात. आणि कॅब किंवा रिक्षामधी बसतानापण फोनवरुन जर कॅबची माहिती पाठवली ना तरीपण आपल्या परिवारातल्या कोणाला, सदस्याला किंवा पोलिसांनी ट्रॅकिंग केलं तं त्यांनासुद्धा म्हणजे, हम्म. तिथलं, हो, समजायला सोपं जातं. हम्म. त्यांना कळतं किंवा आपल्या मोबाइलमधेपण अशा सिस्टम आहे की आपण आपलं लाइव लोकेशन, करंट लोकेशन फॅमिली मेंबरमधे जर शेयर करून ठेवलं तं आपण कुठेही जर असो तर त्यांना दिसतं की आपली मुलगी इथं गेलीये, आपल्या घरातला मेंबर इथं

हो. आणि आता बघ ना वेगवेगळे म्हणजे रिक्षाचेपण वेगवेगळे अॅप आहेत, कॅबचे अॅप आहेत. त्याच्यामधे म्हणजे, नाई का, ते ड्रायवरचापण नंबर असतो ज्यानेकरून त्या ड्रायवरलापण आपण कॉ, म्हणजे घरातले जे मेंबर्स आहेत, हम्म. हो ड्रायवर. त्यांना पण ते लोकेशन दिसतं की ही गाडी कुठंपर्यंत आलीये? कोणत्या रूटनी चाललीये? म्हणजे आपलं जे, हो. कुठंपर्यंत.

शकतो आणि सेफ्ली येऊ पण शकतो, अन् घरच्यांना माहितीपण असतं की, हां, ही इथं इथं गेलीये, हा नंबर ये त्या कॅब ड्रायवरचा म्हणून काही एवढी भीती नाहीये. हो. आणि त्या टाइमिंगमधे जरी आपल, आपलं कोणी मेंबर त्या रिक्षातिन किंवा कॅब मधून येत असल अन् टाइमिंगवर पोहोचलं नाही ज्या त्या ठिकाणी तर ड्रायवरलासुद्धा कॉन्टॅक्ट करून आपण चौकशी पण करू शकतो.

अन् ते कं सोपंच आहे, नाई का? म्हणजे ती एक सुविधा खुप चांगली ये. मला तं ती आवडलीये.

- आणि बघ ना, महिलांच्या म्हणजे सेफ्टीसाठी भरपूर अशा काही गोष्टीयेत म्हणजे तू हे आयक्लं अश्शील एक ना, मै पहिलं तर काही काही मुली अशा मिर्ची पावडर वगैरे ठेवत होत्या, नाई का? कॉलेजला वगैरे. ठेवत होत्या. हो, मिर्ची पावडर, छोटा चाकू. आपल्या सेफ्टीसाठी मधे हे असायलाच हवं, नाई का, जवळ. स्प्रे हो, ते असलचं पाहिजे आपल्याजवळ. जर आपण नाईट शिफ्टला किंवा रात्रीचं कुठे जात असेल तर पाहिजेच. कारण कधी कोणती वेळ येईल, सांगू नाही शकत. हो. रात्रीचं काय अगं आजकाल दिवसापण अशा घटना भरपूर घडतातेत. लोकांच्या मनात ये भीती राहिली नाहीये कुठलीच. भीती कुठल्याच प्रकारची. हो, ते तर हाये.

म्हणजे आपण आपला स्वत:चा करू शकतो, नाई का? म्हणजे त्याच्यामधे ते शिकवलं जातं. हो ते आपण घेतले पाहिजे. आणि आजकालच्या सर्व्या मुलींना कराटे क्लास लावलेच पाहिजे की जेणेकरून ते त्यांच्यावर जो प्रसंग येईल त्याच्या सोमोरं जाऊन त्यांच्यासोबत लढू तरी शकतात. हो. त्या क्लासची खूप मदत होती. म हे स्वतःच्या संरक्षणासाठी तो म्हणजे कराटे शिकणं खुपच गरजेचं आहे. मदत होते, हो.

असं गिफ्ट् देत होते, नाई का? आणि काय ना कायी दयायचे, कोणी मेकअप किट द्यायचं, कोणी काय देत होतं. पण ऐ ना, आम्होहाला ऐ ना आमच्या एरिया मॅनेजरनी, हो, हो, हो. असं गिफ्ट दिलं ना, ते सगळे म्हंटले, खरचं खुप चांगलं गिफ्ट ये. काय दिलं असेल माहिती ये का? वुमन सेफ्टीसाठी जो पेपर स्प्रे मिळतो माहिती तुला मार्केटमध्ये?

हो. तो पेपर स्प्रे सगळ्यांना गिफ्ट देला होता. आणि त्यांनी इतकी सुंदर माहिती दिली होती, की ते म्हणले होते, की मुली आजकाल म्हणजे सगळ्या गोष्टीमधे पुढं आहेत, म ते नाईटला जाऊ शकतात, म्हणजे जॉबला, हम्म. अपरात्री त्यांना वेळ आली तं ते जॉबवरती जाऊ शकतात किंवा.

आणि रात्री कुठं जर याय जायचं असल तं त्यांना कसल्या प्रकारची भीती नाय वाटली पाहिजे. त्यांनी बिनदास्त असं जा, जायल, जाता आलं पाहे त्यांना. हम्म.

हा. आता येतोय आवाज?

आता येतोय का? हेलो.

हा. तर म्हणजे प्रत्येकाने असं जागरूक व्हायला पाहिजे, नाई का? की आपल्याला.

कुठला प्रसंग कधी येईल, सांगु नाही शकत. त्यामुळं सांगू नाही शकत, म्हणून स्वतःच स्वतःची लढायला शिकलं पाहिजे. आपण. हो. आपण आपली सेफ्टी पहिली पाहिली पाहिजे.

त्यामुळं प्रत्येक मुलीने नई का तो म्हणजे जो पण सेफ्टी अॅप असतात ना, तं गूगलला आपण सर्च करून आपण आपल्या मोबाइलमधे डाउनलोड करून ठेवलचं पाहिजे.

आणि नाही, हे अॅप खुप फायदेशीर असतात. पण काही काही मुले अगं त्याच्याकडे एवढं लक्षच देत नाही. दुर्लक्ष करतात. लक्ष नाही देत, इग्नोर करतात. हो. अन् त्यामुळेच या घटना घडत चाललेल्या येत अॅक्च्युलमधे. घडत चाल्यात. पण मुलींनी लढलं पाहिजे म्हणजे एवढचं, कुणी एवढं हे करे पर्यंत का ऐकून घ्यायचं?

त्याला धडा शिकवला पाहिजे. हो. आणि घाबरून नाई चालत ना अशा वेळेला. घाबरून नाई चालत आणि हा जमाना घाबरण्याचा तं बिलकुल नाहीये.

त्याशिवाय हे जग नाई सुधारणार मंग.

हो, आणि कसंये हे अॅप वगैरेनीं जरी आपण सुचना दिली पुलीसांना वैगरे तरी त्या ठिकाणी यायला त्यांना म्हणजे जरी लवकर, लवकरात त्यांनी येण्याचा प्रयत्न जरी केला पण तोपर्यंत आपण पण, हम्म.हम्म. आपली सेफ्टीसाठी आपल्या आपल्याकडं काही ना हवं, हाय का नाई? काय ना कायी तरी हवं, छोटासा चाक़ू, मिर्ची पावडर ज्याने कोणाला डोळ्यात जरी टाकुन आपण पळून गेलो तरीपण आपली सेफ्टी होऊ शकते.

ठीक ये, छोटा चाकू जरी राहिला अन् त्याला आपण त्याला नार्मल जरी कुठं मारून बसलो आणि निघून गेलो तरी तेच्यात आपली सेफ्टी होऊ शकते.

- आणि असं म्हणजे काहीतरी म्हणजे त्यांना करायला पाहिजे सरकारने अशे नियम काढायला पाहेना, की माणसांनी अशा घटना म्हणजे त्यांच्या मनात अशे विचार यायलाच नाही पाहिजे. भरूच नये. विचारपण आले नाई पाहिजे आणि असं ही जी घटना घडतायेत आत्ता ज्या, जे होतात ते मुलींवरती सर्वां एकदम पाहिजे.

आपल्या जगात होणार. ते एक केलं एका माणसानी केलं आता दुसऱ्या माणसालापण ते असं होतं, वाटतं की आपण पण काय केलं तं काय नाय होणार. ज्यानी जे केलं ना त्याला तिथल्या तिथे शिक्षा दिली तर हा नायनाट होईल, त्याशिवाय नाही होणार. आणि शिक्षा अगं त्यांनी फाशी वगैरे देऊन पण त्यांना काही फरक नाई. अशी शिक्षा काही तरी केली पाहिजेना की त्यांना अद्दल घडली पाहे. त्यांनी असं विचार पडायला पाहे की आपण असं हे करायलाच नाही पाहे कन् हे केलं तं आपल्यला ही शिक्षा होणार ये. काही फरक पडत नाई. हम्म. त्यामुळं त्यांनी तो विचारपण डोक्यात आना नाय पाहे की आपण महिलांवर असं कोणतंतरी कृत्य करू म्हणून. हो.

आळाच घातलाच पाहिजे. तो सरकार प्रयत्न करतयं, पोलिस प्रयत्न करतात ते.

त्यामानाने पहिल्यापेक्षा आता थोडसं आटोक्यात आलयं ते तरी अजुन पूर्ण आटोक्यात नाई ये तं पूर्ण आटोक्यात यायला पाहिजे.

आणि मोबाइलमधे जे पण सेफ्टी अॅप आहे ते डाउनलोड करून ठेवत जावा.

म्हणजे पुढे जाऊन तुम्हालापण कोणत्य गोष्टीचा त्रास होणार नाही, आणि कुठली अडचण आली तं त्यायातुन तुम्ही म्हणजे सुटू शकता. त्रास होणार नाही. हां. मंग काय म्हणती अजुन? काय नई बाबा, निवांत चाललयं. तुम्हीच सांगा, तुमचं काय चाललयं? काही नाही, तेच विचार करत होते नाईट शिफ्ट घ्यावी पण परत घरचेपण रिस्क घ्यायला तयार नाहीये, पण त्यांनापण समजुन सांगितलं मी, आजकाल मुली कुठल्याच गोष्टीला घाबरत नाही आणि अशा घटनां. कुणालाच घाबरत नाही आणि मागे पण नाहीयेत मुलांपेक्षा. नाही. आणि ऊमन सेफ्टी आता प्रत्येक ठिकाणी जागरूक म्हणजे पोलिस आहेत, भरपूर अॅप आहेत आणि सूरक्ष, महिलांच्या सुरक्षेसाठी भरपूर म्हणजे ठिकाणी भरपूर सुविधा आहेत. झालीये, हो. भरपूर सुविधा आहेत आणि आपण जिथे जॉब करणार त्यांनापण आपल्या सेफ्टीची काळजीची असेल तं ते पण आपली सेफ्टी बघतीलंच ना. कारण एका मुलीला रात्री जॉबवर बोलवणं ही त्यांची पण चुकी असू शकते ना जर आपल्यासोबत काही झालं तर. त्याच्यामुळे भीती प्रश्न नाहीये. नाही, आपली सेफ्टी ती त्यांची पहिली रिस्पाँसिबिलिटी असती. ही आपली हो. हां. पहिली रिस्पाँसिबिलिटी. ते पण काळजी करतीलच ना. हो. आणि पहिली सुरक्षा बघुनच ते आपल्याला म्हणजे ती संधी देतात नाईट, नाईट शिफ्ट घ्यायची.

म जं ते रिस्पाँसिबिलिटी नाही त्यांना जमत तं म ठेवूच नाही शकत ना लेडीजला रात्रीचं जॉबसाठी. हां. रात्रीचं ठेवूच शकत नाही ते. कारण उद्या. अन् त्यांना अॅथोरिटीपण देणार नाही ना कंपनी, की तुम्ही एक महिलेला रात्रीचं बोलवा. तर आपली सेफ्टी करत असतील तर आपल्या बोलवत असतील ते. त्याशिवाय थोड़ी बोलवणार ये. नाही. नाही गं, त्याची पण त्यांना परमिशन घ्यावी लागती ना कंपनीला. तर म तेच म्हणते ना, कंपनी त्याशिवाय परमिशन देत नाही, जर त्यांना माहिती पडलं की हा बाहेरचा मुर्ख माणूस त्या व्यक्तीची काळजी घेणार ये, रात्रीचं बोलवताय म्हणल्यावर पण तिला घरी नीट सोडेल. हो.

ह्याच गोष्टीनी ते करतात ते. नाही. अशा भरपूर कंपन्या येत जिथे नाईट शिफ्ट लेडीजपण करतात पण त्यांची सेफ्टी पहिली ते म्हणजे कंपनीवाल्यांची रिस्पाँसिबिलिटी असते तेव्हाच ते नाईट शिफ्ट त्यांना अलाऊड करतात, लेडीजला. हम्म. शिफ्ट, हो, बरोबर ये. बघा मग तुम्ही तुमचा विचार करा, नाईट शिफ्ट जर बेटर वाटत असेल, फॅमिलीला पहिले विचारा. नाही मी. हो. नाही. फॅमिलीला तं कनव्हेनस करणारच आहे. आणि ते मला नाही वाटत ते मला हे करतील. कारण. हम्म. जे तुमचे मॅनेजरांपेक्षा घरच्यांना जास्त काळजी असती, ही नाईटला गेलीये, ती कधी येणार? नाही. नाईट शिफ्ट घेणार कारण मला माहिती की मी माझी सेफ्टी पूर्णपणे हे करू शकते. हेलो. हेलो.